कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्स एंड शीट्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत रॉव्स आणि कॉलम्स इन्सर्ट आणि डिलीट करणे
शीटस् इन्सर्ट आणि डिलीट करणे
शीटला नवीन नाव देणे
इथे आपण उबंटु लिनक्स व्हर्जन 1004 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिब्रे ऑफिस सूट 334 वापरणार आहोत
स्प्रडेशीटमध्ये रॉव्स आणि कॉलम्स कसे इन्सर्ट करावे ह्यानी ट्युटोरियलची सुरूवात करू
आपण आपली पर्सनल फायनान्स trackerओडीएस ही फाईल उघडू या
कॉलम्स आणि रॉव्स वेगवेगळे किंवा ग्रुपमध्ये इन्सर्ट करता येतात
स्प्रेडशीटमध्ये जर एक रो किंवा एक कॉलम वाढवायचा असेल तर प्रथम जिथे तुम्हाला नवीन रो किंवा कॉलम Insert160 करायचा आहे तो सेल कॉलम अथवा रो सिलेक्ट करा
उदाहरणार्थ आपल्या पर्सनल फायनान्स trackerओडीएस ह्या फाईलमधल्या पहिल्या रो मध्ये कुठेही क्लिक करा
आपण जिथे कॉस्ट लिहिलेले आहे तिथे क्लिक करू या
आता इन्सर्ट वर क्लिक करून मग रॉव्स वर क्लिक करा
आपण सिलेक्ट केलेल्या रो च्या वरती नवीन रो इन्सर्ट झालेली दिसेल
त्याचप्रमाणे नवीन कॉलम इन्सर्ट करण्यासाठी मेनूबारमधील इन्सर्ट या बटणावर क्लिक करा आणि नंतर कोलम्न वर क्लिक करा
सिलेक्ट केलेल्या कॉलमच्या आधी नवीन कॉलम इन्सर्ट झालेला दिसेल
केलेले बदल उंडो करू
जर तुम्ही अक्षराने ओळखला जाणारा कॉलम किंवा अंकाने ओळखली जाणारी रो सिलेक्ट केलेली असेल तर नवीन कॉलम किंवा रो इन्सर्ट करण्यासाठी माऊसचे उजवे बटण दाबून इन्सर्ट कोलम्न किंवा इन्सर्ट रॉव्स हे ऑप्शन ड्रॉप डाऊन मेनूतून निवडा
किंवा सेलवर कर्सरने क्लिक करून तो सिलेक्ट करा
मग माऊसचे उजवे बटण क्लिक करून इन्सर्ट ऑप्शन निवडा
तुम्हाला अशा प्रकारचा डायलॉग बॉक्स दिसेल
एक रो किंवा एक कॉलम इन्सर्ट करण्यासाठी एंटायर रॉव किंवा एंटायर कोलम्न हा ऑप्शन निवडा
एकावेळी अनेक कॉलम्स किंवा रॉव्स इन्सर्ट करण्यासाठी सेलवर माऊसचे डावे बटण क्लिक करा आणि तुम्हाला जितके कॉलम्स किंवा रॉव्स हायलाईट करायचे आहेत तिथपर्यंत माऊसने ड्रॅग करा
इथे आपण चार सेल्स हायलाईट केले आहेत
वरील इन्सर्ट करण्याच्या पध्दतींपैकी कोणतीही एक वापरा
नवीन रो इन्सर्ट करण्यासाठी सिलेक्ट केलेल्या सेलवर राईट क्लिक करून इन्सर्ट निवडा
मी त्यानंतरEntire रॉव ऑप्शन निवडत आहे
आता ओक बटणावर क्लिक करा
निवडलेल्या रॉव्स च्या वर चार नवीन रॉव्स इन्सर्ट झालेल्या तुम्हाला दिसतील
आता पुढे आपण एक कॉलम किंवा कॉलम्सचा ग्रुप कसा डिलिट करायचा ते शिकणार आहोत160 एक कॉलम किंवा रो डिलिट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हवा असलेला कॉलम किंवा रो सिलेक्ट करा
उदाहरणार्थ जर आपल्याला लॉन्ड्री असे लिहिलेला कॉलम डिलिट करायचा असेल तर प्रथम त्या कॉलम मधील सेलवर क्लिक करून तो सिलेक्ट करा
आता सेलवर माऊसचे उजवे बटण क्लिक करून डिलीट ऑप्शनवर क्लिक करा
डिलीट सेल असलेला डायलॉग बॉक्स दिसेल
आता Shift सेल्स अप या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग ओक बटणावर क्लिक करा
आपल्याला दिसेल की सेल डिलिट होऊन त्याच्या खालील सेल्स वर शिफ्ट झाले आहेत
हे बदल उंडो करू
आता आपण एकाच वेळी अनेक कॉलम किंवा रो कसे डिलिट करायचे ते शिकणार आहोत
उदाहरणार्थ जर आपल्याला लॉन्ड्री असे लिहिलेला रो डिलिट करायचा असेल तर प्रथम सिरियल नंबर 6 असलेला सेल सिलेक्ट करा
आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून संपूर्ण रो वर ड्रॅग करा
किंवा जी रो डिलिट करायची आहे त्या डावीकडील रॉव रेफरन्स अंकावर क्लिक करा
संपूर्ण रो हायलाईट होईल
सेलवरती माऊसचे उजवे बटण दाबून डिलीट ऑप्शनवर क्लिक करा
डिलीट सेल्स असे हेडिंग असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
Shift सेल्स अप वर क्लिक करून ओक क्लिक करा
तुम्हाला दिसेल की संपूर्ण रॉव डिलिट झाली असून त्याच्या खालील रो वरती शिफ्ट झालेली आहे
अशाच प्रकारे आपण रॉव्स च्या ऐवजी कॉलम्स सिलेक्ट करून ते डिलिट करू शकतो
आपण केलेले बदल उंडो करू
रॉव्स किंवा कॉलम डिलिट कसे करायचे हे पाहिल्यानंतर आपण शीटस् इन्सर्ट आणि डिलिट कशा करायच्या ते शिकू
कॅल्कमध्ये विविध पध्दतींनी नवीन शीट इन्सर्ट करता येतात
आपण एकेक करून त्या पध्दती बघणार आहोत
सर्व पध्दतींतील पहिली पायरी म्हणजे तुम्हाला ज्या शीटच्या पुढे नवीन शीट इन्सर्ट करायची आहे ती सिलेक्ट करा
आता मेनूबारवरील इन्सर्ट ऑप्शनवर क्लिक करून शीत वर क्लिक करा
इन्सर्ट शीत असे हेडिंग असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
चालू असलेल्या शीट पुढे नवीन शीट इन्सर्ट करण्यासाठी आफ्टर करंट शीत हे रेडिओ बटण सिलेक्ट करा
नामे या फिल्डमध्ये आपल्या नवीन शीटचे शीत 4 असे नाव दिसत आहे
हे सिस्टीम जनरेटेड नाव आहे
तुम्ही हे नाव बदलू शकता
आता ओक बटणावर क्लिक करा
चालू शीटपुढे नवीन शीट इन्सर्ट झालेली तुम्हाला दिसेल
आणखी एक पध्दत म्हणजे डाव्या बाजूच्या खालील कोप यात चालू शीटच्या टॅबवर राईट क्लिक करून इन्सर्ट निवडा
इथे आपण नवीन शीट इन्सर्ट करायची जागा शीटची संख्या आणि नाव निवडू शकतो
आणि मग ओक बटणावर क्लिक करा
अशा पध्दतीने नवीन शीट इन्सर्ट होतील
चालू शीटच्या पुढे नवीन शीट इन्सर्ट करण्याची दुसरी सोपी पध्दत म्हणजे एड शीत या बटणवर क्लिक करणे
हे बटण शीट टॅबच्या पुढे असून ते या चिन्हाने दर्शविण्यात आले आहे
क्लिक केल्यानंतर नवीन शीट आपोआप शेवटच्या शीटपुढे इन्सर्ट होईल
नवीन शीट इन्सर्ट करण्याची शेवटची पध्दत आता पाहू
इन्सर्ट शीत डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी खूण असलेल्या एड शीत टॅबच्या उजवीकडील रिकाम्या जागेवर क्लिक करा
रिकाम्या जागेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्सर्ट शीट हा डायलॉग बॉक्स दिसेल
या डायलॉग बॉक्समध्ये तुम्ही शीट संबंधीची सर्व तपशीलवार माहिती एंटर करून ओक बटणावर क्लिक करा
शीटस् कशा इन्सर्ट करायाच्या ते पाहिल्यानंतर आता कॅल्कमध्ये शीत डिलीट कशा करायच्या ते पाहू
शीटस् एकेक किंवा ग्रुपमध्ये डिलिट करता येतात
तुम्हाला जी शीट डिलिट करायची आहे त्या शीटवर राईट क्लिक करून आलेल्या पॉपअप मेनूमधील डिलीट शीत निवडा
आणि मग येस निवडा
तुम्हाला शीट डिलिट झालेली दिसेल
एखादी विशिष्ट शीट डिलिट करण्यास मेनूबारमधील एडिट ऑप्शन वापरता येतो
उदाहरणार्थ जर आपल्याला शीत 3 डिलिट करायची असेल तर मेनूबार मधील एडिट या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग शीत या ऑप्शनवर क्लिक करा
आता पॉपअप मेनूमधील डिलीट या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग येस या ऑप्शनवर क्लिक करा
तुम्हाला शीट डिलिट झालेली दिसेल
आपण आता डॉक्युमेंटमध्ये केलेले बदल उंडो करू
एकावेळी अनेक शीट डिलिट करायच्या असतील उदाहरणार्थ शीत 2 व शीत 3 तर तुम्ही प्रथम शीत 2 या टॅबवर क्लिक करा
कीबोर्डवरील शिफ्टचे बटण दाबून धरून शीत 3 या टॅबवर क्लिक करा
यापैकी कुठल्याही एका टॅबवर राईट क्लिक करून आलेल्या पॉपअप मेनूमधील डिलीट शीत निवडा
आणि मग येस निवडा
तुम्हाला दोन्ही शीट डिलिट झालेल्या दिसतील
पुढील भाग समजून घेण्यासाठी केलेले बदल उंडो करू या
दुस या पध्दतीत मेनूबारमधील एडिट ऑप्शनचा उपयोग करून विशिष्ट शीट डिलिट करता येते
उदाहरणार्थ जर शीत 6 आणि शीत 7 डिलिट करायच्या असतील तर एडिट वर क्लिक करा आणि मग शीत निवडा
आता पॉपअप मेनूमधील सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक करा
डायलॉग बॉक्समध्ये शीत 6 वर क्लिक करा आणि मग कीबोर्डवरील शिफ्ट बटण दाबून ठेवून शीत 7 निवडा
ओक वर क्लिक करा
डिलिट करायच्या शीट सिलेक्ट होतील
आता पुन्हा मेनूबारमधील एडिट या ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर शीत या ऑप्शनवर क्लिक करा
आता पॉपअप मेनूमधील डिलीट या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग येस या ऑप्शनवर क्लिक करा
आपल्याला सिलेक्ट केलेल्या शीट डिलिट झालेल्या दिसतील
कॅल्कमध्ये शीट कशा डिलिट करायच्या हे पाहिल्यांनतर आता स्प्रेडशीटमधील शीटला रिनेम कसे करायचे ते पाहू
जर तुम्ही स्प्रेडशीटमध्ये पाहिलेत तर विविध शीटसना शीत1 शीत 2 शीत 3 अशा पध्दतीने डिफॉल्ट रूपात नावे दिलेली असतात
ज्या फाईलमध्ये कमी शीटस् असतात त्यांनाच ही पध्दत सोयीची आहे
कॅल्कमध्ये शीटस् ला आपल्याला आवडीप्रमाणे नावे देता येतात
शीत 4 ला डम्प या नावाने रिनेम करण्यासाठी शीत 4 च्या टॅबवर डबल क्लिक करा
रिनेम शीत डायलॉग बॉक्स उघडेल
डिफॉल्ट रूपात टेक्स्ट बॉक्समध्ये शीत 4 असे लिहिलेले असेल
तेथील डिफॉल्ट नेम डिलिट करा आणि डम्प असे शीटचे नवीन नाव लिहा
आता ओक बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला शीत 4 हा टॅब डम्प या नावाने रीनेम झालेला दिसेल
आता शीत 5 आणि डम्प डिलिट करूया
अशा प्रकारे आपण लिबर ऑफिस कॅल्कवरील ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात रॉव्स आणि कॉलम्स इन्सर्ट आणि डिलीट करणे
शीटस् इन्सर्ट आणि Delete160 करणे
शीटला नवीन नाव देणे
कॉम्प्रिहेन्सिव्ह ASSIGNMENT स्प्रेड शीत practiceओडीएस ही फाईल उघडा सीरियल नंबर असे हेडिंग असलेली रो सिलेक्ट करून ती डिलिट करा
त्या शीटला डिपार्टमेंट शीत या नावाने रिनेम करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
परीक्षा उतीर्ण होणा या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जातेअधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी mhrdगव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे